या पिक्चर्स मध्ये आपल्याला इथे मो--

वरती माणसे दिसत आहेत ते बांधकाम करत आहे.

आणि समोर अ बॅनर्स लावलेला आहे किती रुपया प पासनं किती पर्यंत आहे.

ह्यामध्ये व्हाइट कलर चे कपडे ठेवेलेले आहेत कापड आहेत.

आणि ब्लॅक कलर चे कापड दिसत आहेत ठेवलेले.

ह्या पिक्चरस मध्ये आपल्याला समोर काही व्यक्ति दिसत आहेत.

ह्या मध्ये पिवळा कलर दिसत आहे लाल कलर दिसत आहे समोर तीन व्यक्ति दिसत आहे बॉक्स दिसत आहे त्यांच्या समोर ठेवलेले.

आणि ह्या मध्ये खुप सारे बुक्स ठेवलेले आहे ह्यामध्ये कलर्स दिसत आहे.

अह रेड कलर आहे यल्लो कलर आहे ब्लॅक आहे ब्ल्यु कलर आहे.

ह्या पिक्चर्स मध्ये आपल्याला रूम्स दिसत आहे आणि ह्यामध्ये लाइट लावलेले आहे समोर बालकनी दिसत आहे.

एका लाइन मध्ये केडी लटकवलेले आहे.

आणि नारळ दिसत आहे ठेवलेले समोर कॅन आहे आरो ची--

ह्या फोटो मध्ये आपल्याला इथे दिसत आहे स्टॉल लागलेला आहे.

आणि हे टॉप लटकवलेले आहे.

ह्या मध्ये आपल्याला उंच उंच पहाड दिसत आहेत.

त्यामध्ये स्टॉल लावलेले आहे गोल आकाराचे.

उंच एक खांब दिसत आहे समोर व्हाइट कलर --

ह्या पिक्चर्स मध्ये आपल्याला इथे फुलदाण्या दिसत आहे ठेवलेल्या.

ही डॉक्टर ची रूम दिसत आहे आणि साइड ला विंडोज दिसत आहे.

आणि ह्याला चोकान चार उंच उंच खांब आहे हे--

आणि त्या खाली फुलांची गुछी ठेवलेली आहे.

आणि तलावमध्ये एक बोट दिसत आहे आणि बोट वरती एक खांब आहे तिथे--

रेड कलर ची बस दिसत अय--

आणि ब्लॅक कलर ने कंपाऊंडस केलेल आहे.

वरती नाव लिहलेल आहे बस वरती पाटी--

लागलेले आहे समोर नंबरस दिसत आहे बस वरती लिहलाय--

ह्या मध्ये रेड कलर दिसत आहे.

ह्या फोटोमध्ये आपल्याला दिसत आहे इथे टेबल्स ठेवलेले आहे.

ह्या पिक्चरस मध्ये इथे आपल्याला पहाड दिसत आहे.

आणि एका लाइन मध्ये पाच मुल जात आहेत आणि--

ह्या पिक्चर्स मध्ये आपल्याला इथे धबधबा दिसत आहे खुप छान आणि--

एक साइड असा खाली जायचा रस्ता दिसत आहे ह्यामध्ये--

आणि तो सेल्फी घेत आहे.

ह्या फोटो मध्ये आपल्याला इथे खुप सारे जिम च्या मशीनी दिसत आहे.

अह आणि मशीनीचा कलर ब्लॅक आहे.

ह्या फोटो मध्ये आपल्याला इथे दिसत आहे की आजूबाजूला झाडं दिसत आहे.

एक मोठ झाड दिसत आहे आंब्याच त्याच बाजूने एक छोट दिसत आहे.

छोटे छोटे कॅरट दिसत आहे ब्ल्यु कलरचे कॅरेटस आहे.

गेट दिसत आहे गेट्स आहे छोटस वरती विंडोज दिसत आहे.

खेळायचा ग्राउंडस आहेत त्यावरती खुप सारे मम मुलं खेळत आहे.

आणि सूर्य मावळलेला दिसत आहे इथे.

आणि झाडं दिसत आहेत इथं तीन झाडं आहेत अह मोठे--

आणि विंडोज दिसत आहे दरवाजा दिसत आहे समोर.

ह्या फोटोमध्ये आपल्याला दिसत आहे एक बाई समोरून येत आहे तिने मास्क लावलेला आहे.

टोपला आहे टोपल्या मध्ये टोमॅटो ठेवलेले आहेत तिथे--

तलावाच्या समोर हिरवगार छान गवत दिसत आहे इथे--

आणि अ साइड ला झाड दिसत आहे आजूबाजूला--

ह्या फोटो मध्ये आपल्याला इथे स्कूल दिसत आहे.

आणि झाड लावलेली आहेत कुंडीमध्ये खूप छान--

आणि याला ब्लॅक कलर्स दिलेला आहे.

ह्यामध्ये यल्लो कलर दिसत आहे.

आणि सोफा ठेवलेला आहे तिथ --

लोखंडी तीन सोफे आहे त्यामध्ये कलर्स आहे.

बाइकस दिसत आहे समोर एक बाइकस आहे त्यासमोर झाड दिसत आहे.

आणि ह्या झाडाचा कलर ऑरेंज दिसत आहे.